एक कॅफे आहे कॅफे मध्ये कॉफी आहे कॉफी चं नाव कॅफ कॉफीस्टोरी आहे टेबलस् आहे मेन्यू कार्ड आहे आणि शो प्लान्ट आहे.

हे एक स्तंभ आहे आणि त्याच्यासमोर एक चाय ची टपरी आहे एक माणूस सायकल घेऊन चालला आहे.

अ तिथे थंड पाणी बॉटल ची थर्मास ठेवलेले आहे आणि वरती झाडे आहे खूप सारे--